अगं मी जरा बिझी होतें खुपचं माझ्या मैत्रिणीच्या एका लग्नांमध्ये गेले होते. अच्छा अच्छा कोणाचं लग्न होत मेत्रीणींच? हा मेत्रीणींच लग्न होतं माझी एक अ स्कूल मधली फ्रेंईन्ड आहे अशीती

इथेच होत आपल्या कात्रजच्या पुढच्या बस स्टोपला. अच्छा अच्छा अच्छा अच्छा छान छान तू काय कोणतीं साडी घातली होतीस? साडी मी घातली होती जांभळ्या कलरची.

एकतर पहिली गोष्ट म्हणजे पुरगी नुसती घरामध्ये

तरीपण आपलं केलंय कस बस.

सोबत सासू सासर्यांना पण घेऊन गेलें म्हणले बाळाला सांभाळतील म्हणजे आपल्याला अरे वा बरं झालं बरं झालं

आणि मग आम्ही तिथे गेलोकी एक यश गार्डन.

आणि एक यश लॉन्स. आम्ही यशलोन्समध्ये गेलतो यश गार्डन मध्ये लग्न होतं.

ओके ओके ओके ओके

आणि ती जी माझी मैत्रीण होती ती खूप जवळची मैत्रीण होती माझ्या. पण तिकडे असं

तिझी साडी नव्हती तिनी साडीचा तो गाउन शिवला होता आणि तो घातला होता ट्रॅडिशनल

ट्रेडिशनल असं तो भेटतात ना

पण तीला असं कुठं

हो का तसं काही नाही काळ असल तरी चांगलं माणूस असतं. असं काही नाही कलरवर काही नसतं नाही का? अ ते काळे होते आणि ही जरा गोरी होती तर हिला असं वाटत होत की मी खूप भारी दिसतें त्यांना एकदम कॉम्पल म्हणजे की मी आवरते त्याच्यावरून.

मिस्टर काहीच म्हणत नाही माझे सांधे एकदम शांत

तुझ्याबर तुझे मिस्टर तुझ्याबरोबर लग्नाला ग. नाही ना ते संध्याकाळी येणार होतें मी सकाळी साकरपुड्याला आणि हळदीला गेले होतें अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा

अच्छा अच्छा तू छान मेहेंदी काढते का? हो

हो नक्की नक्की ये की तू घरी. काढते की तुझ्या हातावर येईल येईल येईल तुमचं घर बदललं का तेच आहे?

हा का मग अच्छा अच्छा अच्छा मग येईल नक्की म्हणजे मी तुला फोन करेन. तू घरीच असतेना की जॉब वगैरे करते आता? नाही जॉब नाही क्लासमध्ये जाते. पण बाकी सगळं घरीच असते तू येऊ शकतेस कधीपण.

अगं एकच आहे तू एवढी जवळची मैत्रीण तुला माहिती कशी नाही? नाही अगं विसरलेच आता खूप दिवसांनी फोन झाला ना काही कळतंच नाही.

आत्ताचं झाला म्हणते गं मी म्हणजे सहा महिन्यांचा सात महिन्यांचा फक्त. हो का आणि मग सासूबाईंकडे रहातोय? हा रहातो की तो सगळ्यांकडे रहातो अनोळखी लोकांकड पण रहातो.

अरे वा अनोळखी लोकांकडे नको कोणीपण घेऊन जायचं त्याला.

नाही अगं रहातो तो असं कोणाशी पाहिजे असं काही नसत त्याचं

लग्नाच्या गडबडीमध्ये जमलं नाही गं काय मॅसेज कॉल करायला. हा हा हा हा माझ्याकडे तुझा नंबर सेव नव्हता मी अ त्या अ सुनीता आहे ना ती मैत्रीण आपली ग्रुपमधली

त्यातपण आपण इथे होतो त्यातलं कुठल्या म्हणतीस तू? अगं दहावीला ती सुनीता म्हणून होती तू विसरली वाटतं सगळ्यांना लग्न झाल्यावर

मला दोन मुलं आहेत एक मुलगी एक मुलगा आहे.

आणि मी काय इकडे असतो माझ्याकडे.

मुलगी इथे सिटीमध्ये असते अ सेनापती बापट रोडला आणि मी एकटी धानावडी ला आहें धानावडीला फ्लॅट घेतलाय ना टू बी एच केचा

हो हा सॅटर्डे संडेला जातो आम्ही घरी तिकडे. मुलीला पण घेतलं नव्हतं सासू सासऱ्याला पण घेतलं नव्हतं.

त्यांना पण नाही म्हणजे समजा आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी तर त्यांना आता तिथे आणायलेत म्हणून जावंच लागत.

हाय हाय बऱ्या आहेत तशा काय एवढ्या नाही काय. काय प्रॉब्लम नाही ना आई कशी आहे तुझी आता? आई बाबा

आईचा प्रॉब्लम होता ना शरीरावर वगैरे प्रॉब्लम झाला होता.

हा अटॅकचं म्हणावं लागेल तसंच सॉरी हं मला माहिती नव्हतं काही नाही सॉरी काय तू पण आपला काही कॉलच नाही मग कसं कळणार ना तुला तरी.

भाऊ बहीण ठीक आहे असं बहीण नाहीच आहे भाऊच आहे फक्त.

उद्योगांमध्ये असतो का कधी एक काम करतो सोडतो दुसरं काम करतो.

शिक्षण का पूर्ण झालाय आता अ एफवाय ला आहे म्हणजे तो बारावी कंप्लेंट होऊन एफवायला आहे तो आत्ता अच्छा अच्छा अच्छा हा म्हणजे काय मग अजून काय येत ग्रॅडज्युएशन झाल्यावर जॉब वगैरे बघेल ना.

तू तुम्हाला लांब होत असेल मग कुठे राहते आई तुझी म्हणजे भाऊ कुठं राहतो ? भाऊ तिकडेच रहातो शनिवार पेठेत त्याच घर आहे. पप्पा आणि

गाडी अ हाय म्हणजे त्याच्याकडे?

तू आहेस ना घरी

रविवारी तर मिस्टरांना सुट्टी असेल ना तुझ्या तेंव्हा जमेल का ?

मिस्टरांना घेऊन ये तुम्ही दोघेजण.

असं बी एकदा ठरवूं आपण कुठे जायचं बाहेर फिरायला वगैरे

हाय का आवडतं ना तुला मिस्टरांना काही प्रॉब्लम नाही ना तुझ्या?

तुझ्या मिस्टरांना काही प्रॉब्लम नाही ना मैत्रिणी बरोबर गेलं तर? नाही नाही असं काहीच नाहीये. जाऊ आपण तरी जाऊ कुठेतरी

असंच कोणतं हॉटेलमध्ये नाहीतर कुठं सारसबागमध्ये भेटू.

हो आम्ही तर इकडे सासूबाईंकडे जातो ना दिवाळी ला

हा आम्ही जातो तिकडे एक दोन तीन दिवस आगोदर आणि मम तिथेच बनवतो सगळं फराळाचं वगैरे सगळं मग दिवाळी करूनच नंतर येतो आम्ही इकडं . अच्छा अच्छा सासूबाई ठीक आहेत ना तशा कामं वगैरे करू शकतात ना?

गुडग्याचं हो ना म्हणून तिकडे मी गेले होते एक महिना भर त्यांच्याकडे होते.

आणि मी पण आम्ही दो तिघी कोथरूडला रहाते मी इकडे रहाते म ते सासू सासरा एकटेच असतात ना .

म्हणून मी गेले होते एक महिना में महिन्यातच गेल्या में महिन्यांतच ऑपरेशन झालेलं ना. में महिनाभर सुट्टी होती मग बघ शाळेला कारण की मग मला खूप प्रॉब्लम झाला असता ना येऊन जाऊन इकडे तिकडे

म्हणून मग सुट्टीमधेच त्यांनी ऑपरेशन धरलेलं. मग तिथं ऑपरेशन झालं म्हणून चांगली आहे आस झालं मग

चांगल्या आहेत का एकदम एक्सपर्ड आहेत का सगळ्या हेच्यामध्ये. हे नीट वागतात तश्या घरातल्या सगळे अशे कोणी काय नाही आत्ता सगळे नीट वागतात चांगले वागतात पण जरा काही वर्षांपूर्वी जरासा वेगळा स्वभाव होता त्यांचा ना? जरासं हे माघे पुढें पण आता कस आम्ही इकडे आलेलो आहे ना आता सगळे सेपरेट रहातात ना पण त्याच्यामुळे कसं का तिकडे शेवट कोणी असतं रहायला?

त्या तिकडे एकट्याच रहातात का का त्यांच्या सोबत कोणी असत दुसरं रहायला?

दोघेजण राहतात ते आणि माझी मुलगी पण राहती त्यांच्या पाशी

हा इथून खूप लांब होता ना गं स्कूल वगैरे. म्हणून मग मी ती तिकडेच रहाते आज्जीकडे रहाते कारण कोणाचं सोबत नाही एकटेच असतात ना ते

म्हणून मग मुलगी तरी रहाते मग काय प्रॉब्लम झाला वगैरे तर ती आम्हाला सांगते फोन करून. असं असं झालंय नाहीतर मग सासूबाई वगैरे सांगत नाही आजारी असल्यावर. काय झाल्यावर मग ती कशी फोन करून सांगती की आई असं असं आहे. या तुम्ही मग आम्ही जातो असं करतो मग आम्ही.

नाही जाऊ वगैरे नाही नणंद आहे एक फक्त.

वरळीला रहातात त्यांना दोन मुली आहेत. कोणी आम्ही नाही जात ते कार्यक्रम ते येतात काय कार्यक्रम वगैरे असला तर म्हणजे सुट्टीच्या वेळेस सगळे ते . हा का तुला गाडी चालवायला येते का गं? हो मग गाडी चालवता येते रिक्षा चालवता येते बुलेट चालवता येते, कार चालवता येते

हा हा तू ये रहायला तेंव्हा शिकवते. हो हो नक्की शिकव फक्त ते आता खूप अ हेवी असते ना गं बुलेट

काय नाही आपल्या मॅनेज कराय आली ना तुला जमली ना

हा घ्यायची आहे पण मी काय म्हणले त्यांना नको खूप हेवी असते ना पायावर वगैरे पडली तर परत लागणार.

ते असे हॅण्डल असतात की आपल्या पायावरती पडू शकत नाहीत जरी पडली तरी खाली. हा हा कारण की त्यांचं चाललंय त्यांना खूप आवडते बुलेट ना ते म्हणतात मला घ्यायचीच आहे. पण अगं त्यानं त्याची गाडीवर किती जण एकजण बसू शकतात असं आपली मुलगा वगैरे असतात दोन असतात

म्हणजे सगळे जण व्यवस्थित बसून आपण कुठे गावाला वगैरे जाऊ शकतो फिरायला ना हो पण त्यांचा शौक असेल बुलेट घ्यायचा

मधी मधी म्हणजे कसं आता आपल्याला बाहेर जायला गाडी नको का आपल्याला बाहेर जायला कार वगैरे. हुं कधी ठरवल

वगैरे करतय ते आता कालच परीक्षा संप चालू झाला होता

अगं आहे ना आमच्याकडे एक स्कुटर सुध्दा आहे म्हणजे . माझे सासरे आहेत ना त्यांची जुनी स्कुटर आहे.पण ते जून मॉडेल आहे ना तर त्यांनी काय केलंय ती गाडी घेऊन आहे ना गॅरेजमध्ये जाऊन ती छान बनवलीये

अ स्कुटर जुनं मॉडेल असतात ना स्कुटरच ती ठाकऱ्यांची ना

गाडी तर निमित्त केली ह्यांनी गँरेजमध्ये जाऊन त्यांच्या मित्रांकडून आणि मग त्यांना मी काय म्हंटल मग ती गाडी ठेऊन जा तुम्ही स्कुटर ना तर नाही म्हणतायत ती तशीच गाडी ठेवली. आणि त्याला जुनं मॉडेल जे असतना त्याला लोक घ्यायला येतात गाडी नवीन त्यांना पाहिजे असतं जुनं मॉडेल असंच घरात ना हाऊस असते कोना कोणाची ना

पण अ माझे माझे मिस्टर म्हणले नाही मला नाही विकायची. ते मग देत होते चांगलेच पैशे पण हे म्हणले नको मग नाही दिली मी त्यांना म्हंटल देऊन टाकायची ना अशीच पडून गॅरेजमध्ये ठेवणार. त्याच्या पेक्षा तुम्ही विकून टाक ना ती तेवढेच पैसे तरी मिळतील ना .

तर ते ऐकतच नाही सासूबाई पण त्यांना बोलल्या

काय बोलायचं आता आपण आईच ऐकणार नाही आपण किती सांगणार त्यांना हो ना ग त्यांची मर्जी शेवटी आता आपण तर काय बोलणार हा मग विचारलं की चिडतात त्याच्या वरून विचारायला पण कसतर वाटत सारख हो ना मग काय जाऊदे तुम्ही एखादी बुलेट किंवा कार घेऊन टाका तुमच्या तुमच्या पैशानी

पण कार घेतली त्याला सहन कारच घेतली त्याला तो सी एन जी वगैरे सगळं बसवावं लागतो. परत ती कॉम्पिटेबल होती

हा बरोबर आहे तुझं पण बरोबर आहे. आत्ता पेट्रोल वगैरे पण केवढं महाग झालंय ना गं खूप महागलंय एकशे पाच रुपय ने काहीतरी पेट्रोल चाललंय.

हा मग काय आता मलाच माझ्या सासू बाईंकडे जायचं म्हणलं ना इकडून तरीपण शंबर रुपयच पेट्रोल भरावंच लागत.

तू ह्या टायमाला फ्री असतेस काम वगैरे उरकून

नाही नाही म्हणजे कधी असं सण रविवारी शनिवारी सासूबाईंकडं

तर शंबर रुपयच पेट्रोल भरावंच लागत असं म्हणते मी तुझा ना आवाज मधून मधून

सासूबाईंकडं जायचं असल ना शंबर रुपयच पेट्रोल भरावंच लागत गाडीमध्ये.

आणिक बस नि जायचं म्हणलं ना लवकर बस मिळत नाही अगं

एक एक तास लागतो बसच लवकर येत नाही अगं

नाही उलट्या होतात मला त्या वासनी मला तो किंवा रिक्षानी आवडत म्हणजे हा का आणखी कधी कधी कशी आपली गाडी बंद पडली काय झाला प्रॉब्लम तर आपण बस नि जाऊ शकतो ना

बस नाहीच सहन होऊ शकत मला लगेच दहा मिनिटा मध्ये उलट्या सुरु